हल्दीराम के बापरे एवढे product आहे त्याने ते लस्सी बिस्सी mango ते भी चालू केलं आता सोनपापडी आलू भुजिया शेव आणि ते बाप खूप मोठं आहे काय काय सांगावं नाव एवढे झालेले आहेत त्यांचे product बापरे चालू केली असेल त्यांनी मला ice cream च तर काही दिसल नाही आहे की नाही ते नाही सांगता येत ते माहिती नाही पण ते mango बिंगो चे flavor पाहिले होते आता दिवाळीच्या time ला ते हल्दीरामचे म्हणजे special ते त्यांचे एक दिवाळी box असतो त्याच्यात परत प्रत्येक प्रकारचे Item असते त्या box मध्ये

गुलाब जामुन झालं त्याच्यानंतर रसगुल्ला झाला चिवडा शेव चकली हे असे सगळे item त्या box मध्ये राहतात आणि हेच दिवाळीच्या time ला आपण काय करत असतो relatives ला किंवा family members ना आपण ते gift करत असतो

तर ते हे box फार आवडतो मला मी दर दिवाळीला हाय ना हे box घेत असतो हल्दीरामचा हाव का चांगली त्याची quality पण चांगली राहते ना एक number असते खूप त्रास दिला होता आणि यावेळी आमच्या ऑफिस मध्ये पण दिवाळीच्या Time ला आहे ना अह तेच employee तेच skip करत असतील mostly तरी अच्छा तेच करता का मोठे होऊन हा पण मी आता ऑफिस सोडून बरेच दिवस झाले झालेत ना मला तर मग या दिवाळीचा नाहीये काही

हा हो आता काय शनिवार सुरू होऊन जाईल ना आता काय आषाढ संपला की श्रावण महिना सुरु झाला कि म्हणजे आपले सन सुरु हा श्रावण सुरू झाला की काय शनिवार सुरू होते

गणपतीला आपण जाऊच ना जाऊ आपण पुण्यात जाऊ आपण दगडूशेठ हलवाई ला पुण्याला अच्छा गणपती मध्ये ना जाण्याआधी काय करू पाच सहा दिवस इकडचं आपण म्हणजे गणपती बसायच्या एक महिन्या आधीच एक ढोलपथक join करू

ढोलची practice ढोलची practice करू एक महिनाभर आणि जे आपलं शाहज आणि इकडं city old मुंडा झाला तर इकडं आहे ना म्हणजे बऱ्यापैकी एक गणेश मंडळ असतो कि तिथे आपण जाऊन ढोल वाजवू शकतो

हा तिकडे एकदा तिकडची मज्जा काहीतरी वेगळीच असते ना हा किती मोठं मोठे गणपतीचे मानाचे गणपती आहे त्यांच्या मिरवणूक आहे ते चालतात म्हणजे खूप timing चालते त्यांचा एक दगडूशेठ हलवाई ला जाऊ पुन्हा त्याच्यानंतरला लबागच्या राजाला जाऊया. मुंबईला ना आपल्याला लवकर जाव लागणार आहे पण लालबागचा राजा पुण्यातच आहे ना

हा मुंबई दिले ते पण मस्त आहे एक number आहे एवढी गर्दी राहती number च number

नागपूर मधून काय नाही बाबा तेच आणलं काहीच नाही फक्त फिरलो गेलो ते चालू होत आमच त्यांचा problem जिकड तिकड जा त्याच्यातच time चालला तिकड कसं दूर दूर आहे ना सगळं

mall तर बरे आहे मोठे मोठे आपल्यापेक्षा मोठे मोठे चांगले metro city आहे ना त्यामुळे आहे सगळीकडे असं झालं क्षेत्रफळ क्षेत्रफळ जर म्हटलं तर औरंगाबाद पेक्षा मोठ मोठ आहे का नागपूरच अहो बरेच मोठे double टिबल आहे सगळीकडे फिरलेलं आहे ते हिंगणघाट हे ते पूर्ण main आहे ना ते उपरा धनी म्हटलं तर महाराष्ट्राची तू गेला होतास ते हिंगणघाट ला नाही नाही गेलो नव्हतो मी पण मला माहितीये मी ते नाव वाचले होते आमच्या सोबत ते लोक होते तिकडचे ते सांगत होते थोडीफार माहिती झालं ना त्याच्यावरून हो काही फोटो बिटो नाही काढले का नागपूर मध्ये नाही भावा काही नाही काढले फोटो बिटो हा हो हेच चालू होत सगळं कुठं फोटो काढा नि काय काढा काहीच नाही झालं

चल bye संस्कृतीचे स्वरूप इंग्रजीत कल्चर आणि सिव्हिलियझर या दोन शब्दासाठी मराठीत संस्कृती हा एकच शब्द वापरला जातो. वस्तूचा कल्चर आणि शिवलायझेशन या दोन शब्दाचे अर्थ भिन्न आहे. त्यामुळे संस्कृती म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी कल्चर म्हणजे काय? सिवीलायझेशन म्हणजे काय त्यांच्यातील काही संबंध असले तर तो कोणता हे समजून घेणे जास्त उपयुक्त आहे. अर्थातच इंग्लिश मध्ये कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दांच्या अर्थांची सरमिसळ झाली कि नाही हे असे नाही पण मुलता या शब्दाचे अर्थ वेगळे आहेत. असे मानले जाते व त्यांच्यातला फरक महत्त्वाचा मानला जातो. या फरकांच्या अनुषंगाने आपण या कल्पना समजून घेऊया. आपण जीवन जगताना आपल्या अनेक परंपरा बरोबर जीवन जगत असतो. काही परंपरा टाकून देत असतो. त्याच बरोबर जीवनात जीवन पद्धती सतत नव्याने

धर्म हा देखील आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. आपण परमेश्वराशी उपासना करत असून अगर नसो. आपल्या काही श्रद्धा असतात मूल्य असतात. चांगल्या वाईट कल्पना असतात. अनेकदा प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे या सगळ्यांचा संबंध धर्माशी असतो. पण धर्म म्हणजे तरी नेमके काय? धर्माचे घटक कुठले? आहे याचाही विचार आपण करणार आहोत. धर्माविषयी आपला दृष्टिकोन कसा असावा. विविध धर्मामधील अध्यात्मिक व नैतिक कल्पना कोणत्या? यांची ही माहिती आपण करून घेणार आहोत. काही लोक धर्माला विरोध करतात.

स्वरूपा विषयी आपण या घटकात चर्चा करणार आहोत. आपले जीवन वैज्ञानिक विकासावर आधारित आहेत. तसेच धर्म हा सुद्धा आपला जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. काही लोकांच्या मते धर्म आणि विज्ञान हे परस्पर संबंधित आहे. तर काही लोकांच्या मते हे परस्पर विरोधीत नाही. त्यांचे सह अस्तित्व संदर्भात धर्म आणि विज्ञान यांच्या परस्पर संबंधितील आपण जाणून घेणार आहोत. या घटकांच्या अभ्यासानंतर आपल्याला संस्कृती आणि या संकल्पना स्पष्ट करता येईल धर्म म्हणजे काय? याचे स्पष्टीकरण देता येईल. धर्माविषयीचा आपला दृष्टिकोन कसा असावा? याचे विवेचन करता येईल. विविध धर्मामधील आध्यात्मिक व नैतिक वचनाचा परिचय होईल. या धर्माचिकित्सेत विचारसरणी म्हणून विवेक वादाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. धर्म एकाच धर्माची चिकित्सेत विचारसरणी म्हणून विवेक वादाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. विज्ञानाच्या स्वरूपाविषयी विवेचन करता येईल धर्म आणि विज्ञानाचा परस्पर संबंध स्पष्ट करता येईल. इंग्रजीचे स्वरूप संस्कृतीचे स्वरूप इंग्रजीत कल्चर आणि सिव्हिलिझेशन या दोन शब्दांसाठी मराठी संस्कृतीत एकच शब्द वापरला जातो. परंतु कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दाचे अर्थ भिन्न आहेत. त्यामुळे संस्कृती म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी कल्चर म्हणजे काय? सिव्हिलायझेशन म्हणजे काय? आणि त्यातील परस्पर संबंध असल्याचा कोणता? हे समजून घेणे जास्त संयुक्त होईल. अर्थात इंग्रजी मधील कल्चर आणि सिव्हिलायझेशन या दोन शब्दाच्या अर्थातील सर मिसळ झालेली नाही असे नाही. पण मुलताहा या शब्दाचे अर्थ वेगळे आहेत असे मानले जाते व त्यातला फरक महत्त्वाची मानला जातो. या फरका मध्ये अनुषंगाने आपण या कल्पना समजून घेणारा आहोत. कल्चर कल्चर हा लॅटिन भाषेतील कल्चरल या शब्दापासून आलेला आहे. कल्चर हा हा मूळ शब्द जमिनीतील मशागत करणे. असा ह्याचा अर्थ आहे. त्यातून रुपात्मक अर्थाने हा शब्द मनाची मशागत या अर्थाने वापरला जाऊ लागला. अशी मशागत केली. जमीन तशी मशागत मनाची मशागत केल्या समान आहे. अर्थात कल्चरलड अशी मनाच्या मशागतीची प्रक्रिया म्हणजे कल्चर असे मानले जाते. कल्चर या शब्दाचा अर्थाचा आणखी विकसित होऊन पुढे एखाद्या समाजातील माणसाची किंवा माणसाच्या मनाची स्थिती अवस्था म्हणजे या समाजाचे कल्चर असा अर्थ प्राप्त झाला. पुढे या अर्थाचा विस्तार आणखी चार दिशांनी झाला असे दिसते. त्यांना संस्कृतीत कल्चर अशी चार परिणामी असे संबोधतात. तील मानसिक परिमाण, सामाजिक नैतिक परिमाण, कलात्मक व बौद्धिक परिमाण, आणि जीवनव्यापी परिमाण आता आपण प्रथम मानसिक परिनाम पाहणार आहोत. यानुसार संस्कृती म्हणजे आपली मानाची सर्वसाधारण स्थिति किंवा प्रकृती सामाजिक नैतिक परिमाण यानुसार संस्कृती म्हणजे एकूण समाजाच्या नैतिक विकासाची सर्व साधारण स्थिती कलात्मक बौद्धिक परिमाण यानुसार संस्कृती त्या त्या समाजात विकसित झालेल्या कलात्मक व बौद्धिक कृतीची समग्रता जीवनव्यापी परिणाम नुसार संस्कृती त म्हणजे एखाद्या समाजाची जीवन पद्धती भौतिक आणि नैतिक आणि आध्यात्मिकही संस्कृती कल्चर या शब्दाचा व्यापक अर्थ edit टेलर या एकोणीसाव्या शतकातील समाज शास्त्राने दिलेल्या व्याख्यानात नेमकेपणाने व्यक्त झालेला आहे. टेलर यांच्या व्याख्यानुसार संस्कृती म्हणजे अशी मानवाचे मिळालेले ज्ञान विश्वास कला नीती मूल्य कायदा रीती रिवाज आणि याखेरीज विविध क्षमता आणि सवयी या साऱ्यांचा समावेश या व्याख्यानुसार आधुनिक समजला समाजाला जशी संस्कृती असते तशी अगदी जीवन जगणाऱ्या मानव असते संस्कृती वाचक कल्चर या शब्दाला जो व्यापक अर्थ आहे तो सिविलिझेशन या शब्दाला नाही सिव्हिलियझशन या शब्दाला अर्थाकडे आता आपण पाहू सिव्हिलायझेशन या शब्दाचा लॅटिन भाषेतील सिविक या शब्दापासून तयार झालेला आहे त्याच्या अर्थाचा संबंध थेट शहरी जीवनाशी येतो. त्या त्यानुसार शहरवासीय प्रत्येक प्रत्यक्ष सामाजिक परिस्थिती म्हणजे सिव्हिलायझेशन असे म्हणता येईल येथे आपल्या रानटी किंवा भटक्या कळ्यांच्या जीवनापेक्षा आणि शहरे वसून स्थिरावर झालेल्या लोकांची जीवनपद्धती यांच्यात फरक अभिप्रेत आहे रानटी लोकांना व्यापक अर्थाने संस्कृती म्हणजे कल्चर असू शकते पण त्यांना सिव्हिलायझेशन म्हणता येणार नाही कल्चरस कल्चरसाठी आपण संस्कृती शब्द वापरत आहोत तो कसा संपर्क आहे आपण हे जाणून घेऊया. कल्चर अर्थात संस्कृती मराठीत आपण सरसकट पुढे केलेल्या या संस्कृती हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आला आहे सन आणि कृत या धातूंपासून बनलेला शब्द म्हणजे सन्स स्कृत आहे संस्कृती म्हणजे एखादी गोष्ट पहिल्यापेक्षा चांगली करणे किंवा गुणात्मक सुधारणा करणे सण आणि कृत यापासून बनलेला संस्कार या शब्दाचा अर्थ असाच आहे संस्काराच्या व्याख्या कशी केली जाते. गुणात्मक दोषा अपर्णअर्थात संस्कार म्हणजे एखाद्या वस्तूंना नवीन गुणवत्ता प्रविष्ट करणे व तिच्यातील दोष दूर करणे आपण कल्चर या शब्दात मूळ अर्थ जमिनीची मशागत करणे असे पाहिले आहे. यांच्या संबंधित असलेल्या पहिल्या दोस्तांनो मी अरुणिमा सिन्हा आज तुम्ही गूगल वर शोधले, तर mount एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि mount एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय, असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी पण एक सांगू मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही, किंवा नव्हते, धडधाकट असल्यापासुंची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला, के सर लखनौ पासून दोनशे किमी अंतरावर असणारं, आंबेडकर नगर हे माझं गाव, घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचा लग्न झालेलं

तर खेळांवर अतोनास प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी माझे जन्मले माझे जन्म झाले, हेच माझे अहो भाग्य, पण फुटबॉल

म्हणजे खेळाशी जोडलेली राहाशील असे बाहीसाहेब भाईसाहेबांनी दिलेला सल्ला होता, आणि हा सल्ला मी शिरोधार्य मानला ते बोलले असे मी त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि तिथून call आणि letter ही आला, पण form मध्ये नेमकी

form मध्ये नेमकी जन्मतारीखच चुकवलेली होती, आणि हा घोळ नीट करण्यासाठी निसरण्यासाठी मला दिल्लीला जावे लागले अकरा एप्रिल दोन हजार अकरा हा दिवस होता लखनौ station full गर्दीनं भरलेली होती, पद्मावती express मध्ये कसेबसे मी गर्दीतून चढले मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर चा सीट पटकावली गाडी वेग घेतला आणि माझे

बस एवढेच कागदपत्राचे काम झाले पाहिजे की माझे झाले

घेरुन उभे असणार्या तरुणांनी

पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा खूप प्रयत्न केला जेवढी माझ्याकडे टाकत होती ना तेवढी ताकद एकवटून मी माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येक माणसाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली, आश्चर्य म्हणजे काय होतं माहितीये ते डब्यातला प्रत्येकजण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पापच आहे, अस त्यांच्या चेहऱ्यावर मख्खपणे जागेवरच बसून राहिले चेहऱ्यावर लिहिलेलं होतं आणि जागेवरच ते बसूनच राहिले एकही माणूस मदतीसाठी आलेला नाही, अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला, आणि ते काय केले ते रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून मला त्या नराधमांनी चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका मरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखीन जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले, अरुणिमा अरुणिमा railway येतेय तुझी पाय track वरून बाजूला घे, हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो वर, खूप उशीर झाला होता त्याआधीच एक railway माझ्या पायावरून धडधडत निघून गेली नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या report अनुसार, तब्बल

साठ railway गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झाला पण दुसऱ्या पायाचीही दुवस्था झाली

कोणीही मदतीसाठी आले नाही, आश्चर्य म्हणजे काय होत, माझी शुद्धच हरपली नव्हती, आणि माझं मेंदू पूर्पणपणे तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करतच होता सगळीकडे उजाळलं railway च्या railway च्या सफाई कामगार तिथे आले आणि ते लोकं मला तिथे त्या अवस्थेत बघून हादरलेच त्यांनी मला बघितले आणि बरेली गावाच्या hospital मध्ये दाखल केलं आणि तेव्हां होतं, माझ्या दुर्दैवाचे दशावतार बघण्यासारखे कारण बरेलीच्या त्या hospital मध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त संचित झालेला डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला की डॉक्टर नाहीतरी माझ्या पायाची चाळणा झालेलीच आहे मला भूल न देताच तुम्ही तो कापला तरी चालेल, असं मी doctor ना बोलले doctor व त्यांच्या सहकार्यांनी स्वतःचे एक unit रक्त मला दिले आणि माझ्या देखतच, माझा पाय कापला गेला, माझ्यासमोरच माझा पाय कापला गेला इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, पण hospital बाहेर एक वेगळच नाट्य घडत होतं,

तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या MS मध्ये हलवले, राष्ट्रीय खेडाळू असल्याने उत्तज्ज दर्जाच्या सुविधा मला मिळाले, पण

वाटेल ते वाक् news बोलत होत्या, आरुणीमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं, म्हणून तिने railway तून खाली उडी मारली, असं बोलत होते इथ पासून ते अरुणिमाकडे अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत, असे अनेक प्रकारचे बातम्या छापून येत होतं, पण तब्बल चार महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखम्यांवर मलमपट्टी तर झालीच होती, पन मानसिक जखम्याचं घाव अंतरंग अरुण घायाळ करणारे होते मी नि माझं ढाली प्रमाणं रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्तेपर्यंदेशी जरी ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कोणाला वेळ होतो

hospital मध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, जे आज मला बोलत आहेत ना, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत ना त्यांना बोलू दे पण एक दिवस असा ना काय नक्की येईल माझा, की जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल विश्वास ठेवा कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय नाही ना घेतला, एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं

एक सांगू का? आपले सर्वात मोठं motivator कोण असतो तुम्हाला माहितीये तो दुसरं कोणी नसून, दुसरं कोणी नसून आपण स्वतःच असतो आता उठता, बसता, खाता, पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते कारण मला ते कसल्याही परिस्थितीत एव्हरेस्ट सर करायचं होतं माझं एव्हरेस्टचं सर करण्याचा निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला होता ना ठोक्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या त्यान अजून, ठोक्याच्या प्रतिक्रिया ऐकून कारण शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय आणितर लोकांनी माझं बोलणं हसण्यातच नेलं ना राव, पण माझं कुटुंब आणि बाहीसाहेब हे माझ्या पाठीशी होते ते माझ्या बरोबर खंबीर पणा उभा राहिले

असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता कारण पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा कारण गिर्यारोहण प्रशिक्षण हा खूप महत्त्वाचा होतो एम्स मधून discharge मिळाला, पण साधारपण साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागले patients दिवसेंदिवस अगदी महिनोन्महिने उठत नाहीत, normal patient तर महिनोमहिने हातपाय कापल्यानंतर उठत नसतात, पण मी दोनच दिवसात उभी राहिली

तुटल्याने rod घातलेला होत, आणि दुसरं पायात त्यांच्या हाडांची जुळणी अजून पूर्ण व्हायची होती पण दुसरा पाय म्हणजे, मांडीपासून खाली कुत्रिम पाय बसवलेला, असा माझा अवतार आणि पण माझ्यासोबत जोडीला बाहिसाहेब आम्ही दोघे थेट कुठे पोहचलो माहितीये आम्ही पोहचलो, बचेंद्री पाल यांच्याकडे, बचेंद्री पाल हे कोण नसून एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला होती एव्हरेस्ट सर करणारी पहिल्या महिला बचेंद्र पाल होती, त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्यायेयाचा आदर केला मला प्रोत्साहन दिलं ते मला अरुणिमा तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे,